हा बोला शिंदे साहेब काय म्हणताय काय चाललंय? काही नाही ते होम लोन घ्यायचं होतं म्हणलं तुम्ही आता बँकिंग सी रिलेटेड माणसं आहे. तुमच्याकडून जर माहिती पाहिजे होती काय काय प्रोसिजर असते कसं कसं लागतं काय काय सांगा जरा मला. बर होम लोन आणि कार लोन घ्यायचा का तुम्हाला?

फक्त एवढंच का अजून बाकीचे कर्जाचे भरपूर प्रकार आहेत कि.

तुम्ही सांगा तुम्ही सांगितलं की मी घ्यायला तयारच अहो सगळी लोन घेऊन टाकू आपण.

नाही ना सांगा तर तुम्ही सांगा तर खरा ती माहिती तर मिळेल मला. हो सांगतो सांगतो ते कर्जाचे प्रकार म्हणजे बघा भारतात अकरा विविध प्रकारची कर्ज उपलब्ध आहे त्यापैकी वैयक्तिक कर्ज ज्याला आपण पर्सनल लोन म्हणतो दुसरा गृह कर्ज म्हणजे होम लोन

चौथा ऑटो कर्ज म्हणजे वाहन उद्योग माहिती आता तुम्ही म्हणताय की तुम्हाला कार घ्यायची आहे.

त्याच्यासाठी कर्ज पाहिजे तर ते सुद्धा मिळू शकता.

याशिवाय सोने कर्ज म्हणजे हल्ली गोड सुद्धा सोन विकत घेण्यासाठी जो कर्ज काढून लोक सोना विकत घेऊ शकतात.

त्यानंतर कृषी कर्ज म्हणजे एग्रीकल्चर म्हणजे शेतीवर सुद्धा कर्ज मिळू शकतो बर का.

आणि त्यानंतर विमा पॉलिसीवर सुद्धा कर्ज मिळू शकतो बँक एफडीवर मिळू शकत क्रेडिट कार्डवर मिळू शकतो म्युचल फंड शेअर वाटेल त्या गोष्टींवर कर्ज मिळू शकतात.

पण सोप्या भाषेत कर्ज हे आपत्कालीन निधी आहे ज्या एखाद्या व्यक्तीने काही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घेतलेली

पण जास्त कर्जबाजारी झाले की मग आत्महत्या करायची वेळ येते बर का. नाही नाही आत्महत्या करायची वेळ नाही येणार आपल्या वर. तुम्ही सांगा फक्त कुठली कर्ज आहेत आपण घेऊन टाकू सगळी. बरं बरं बरं सांगू काय मग ?

हा हा तर आता मगाशी तर सांगितलं तुम्हाला तारण कर्ज, वाहन कर्ज, पगारी कर्ज, विद्यार्थी कर्ज, विवाह कर्ज, गृह कर्ज, व्यवसाय कर्ज इत्यादी काही मोठ्या प्रमाणावर घेतलेली कर्ज आहे त्यापैकी प्रत्येक विशिष्ट कारणासाठी परिभाषित केला आहे आणि म्हणून त्याचा कार्यकाळ त्याचा व्याजदर त्याच देयक या सगळ्या गोष्टी भिन्न असू शकतात.

मा ता तुम्हाला सांगतो वैयक्तिक कर्ज म्हणजे पर्सनल लोन म्हणजे एखादी व्यक्ती काही वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करते. जसा कि माघील कर्ज फेडण्यासाठी किंवा चैनीच्या वस्तू खरीदी करण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी इतर प्रकारचा कर्जाचा तुलतेनेत या कर्जाचा प्रकार दहा ते पंधरा टक्के असतो बारा काय.

हं आता तुम्ही म्हणता होता कि मगाशी तुम्हाला गृह कर्ज घ्यायचे तर स्वतःचे घर घेण्याचे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण एक रकमी पैसे देऊन घर खरीदी करणं सरासरी लोकांना शक्य नाही

त्यामुळे लोकांना त्यांच्या इच्छा नुसार मालमत्तेसाठी मदत होते. असे आणि गृह कर्ज सुद्धा बरेच प्रकार आहेत म्हणजे घराकरिता घर खरेदीसाठी कर्ज काढू शकतो किंवा तुमच्या घराचा नूतनीकरण म्हणजे रेनोवेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा कर्ज मिळू शकतो. जमीन खरेदीसाठी खर्च कर्ज मिळू शकता. असे गृहकर्जाचे बरेच प्रकार आहेत. अरे वाह! हे तर महतीच नव्हता घरच्या रिनोव्हेशन साठी कर्ज मिळू शकता. असे गृहकर्जाचे बरेच प्रकार आहेत. पण मागच्या लोकडाऊनच्या कालावधीत घर खरेदीसाठीचे कर्जाचे व्याजदर होते ते फार कमी झाले होते पण आता पुन्हा बँक रेपो रेट वाढवल्यामुळे कर्जाचे रेट वाढतच आहेत.

त्यामुळेआता होम लोन तुम्हाला महागच पडेल सध्या.

आणखीन बरेच प्रकार आहेत शैक्षणिक कर्ज असत म्हणजे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या किंवा स्वतंत्रपणे शिक्षण घेऊ इच्छेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज ची संधी मिळू शकते. पण जेव्हा त्यांना नोकरी मिळाली की मग त्यांना ती कर्जाची रक्कम परतफेड करणे आवश्यक असत. चांगला आहे कि मग. आईबापांवर काय ताणच पडणार नाही पोरांनी कर्ज काढून शिक्षण केल्यावर. माझ्या भावाने सुद्धा भावासाठी सुद्धा आम्ही एज्युकेशन लोन काढून त्याचे शिक्षण पूर्ण केलं होतं ते त्यांनी फेडलं नाही ती गोष्ट वेगळी आम्हीच फेडला म्हणा. आणि आता काय म्हणे तुम्ही ऑटो कर्ज घ्यायचे ना तुम्हाला हो आपल्याला गाडी घ्यायची नुसतं घर घेऊन कसा भागला.

बघू आता कुठली तरी चार चाकी पाच सहा लाखापर्यंत घेऊ एखादी. कुठली घेतेय इंनोवा कि फॉर्च्युनर वगैरे घेता कि काय. नाही ओ एवढा नाही घायचा आपली पाच सहा माणसा अली पाहजे कशी तरी चापून चुपून. कुठली एस यु वि कुठलीपण महिंद्राची?

हो ऑटो कर्ज सुद्धा तुम्हाला तुमच्या आवडीचे वाहन खरेदी करण्यास मदत करते.

पण त्यामुळे कर्जाच्या हप्ते जे काय असतील ते वेळेवर फेडायला पाहिजे.

त्याला काही प्रॉब्लेम नाहीये या प्रकारच्या कर्जाचे वितरण कोणत्याही बँकेकडून किंवा कोणत्याही ऑटोमोबाईल डीलरशिप कडून सुद्धा कर्ज मिळू शकतात. फक्त कर्जदारांनी वेळेवर हप्ते भरायला पाहिजे बाकी काय नाही. नाहीतर वाहन घेऊन जातात काही काही वेळेस काय होतं ते जे ओला ड्रायव्हर लोक असतात ते घेतात कर्ज आणि त्यांच्या व्याज काही फेडलं जात नाही त्यांचा व्याज वाढतो पेनल्टी द्यावी लागते, दंड आकारतात, मग काय जप्ती येते वाहनावर जातात घेऊन मग.

बिचाऱ्यांचा धंदा काय होत नाही आणि सगळ्याच गोष्टी बुडून जातात.

बाकी अजून काय आणि तुम्हाला ते हे सांगायचं राहिलं सोने कर्ज.

भारतातील सर्व कर्जांपैकी सुवर्ण कर्ज हे उपलब्ध सर्वात जलद आणि सुलभ कर्जाय म्हणजे ज्या काळात सोन्याचे दर वाढत होते त्या काळात हे खूप लोकप्रिय होते.

काय म्हणता अजून बरेच प्रकार आहेत त्यापैकी कृषी कर्ज एक बर का कृषी कर्ज सध्या भारत सरकार आणि बँकांद्वारे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक कर्ज योजना उपलब्ध आहेत या कर्जांवर कमी व्याजदर आहे .

अशा प्रकारचे कृषी कर्ज आहे. घेतो की आम्ही आम्ही घेतो आम्हाला सरकार माफ पण करून टाकतो परत त्याच्यावर काय पडण्याची गरज पडत नाही त्याचा खूप चांगला आहे. असं काय ते फक्त सगळ्यांना अनुदान मिळत आहे मान्य आहे पण कर्ज सुद्धा मिळत पण असं नाही करायला पाहिजे. माफ होता म्हणून फेडायला पाहजे ना.

अच्छा, आणि आणखीन एक प्रकारे कर्जाचा तो म्हणजे विमा पॉलिसींवर कर्ज तर तुमच्याकडे एखादी विमा पॉलिसी आहे. तर त्या विमा पॉलिसी वर सुद्धा तुम्हाला कर्ज मिळू शकतात.

अच्छा तर तीन वर्षापेक्षा जास्त वय असलेले विमाधारक अशा कर्जासाठी पात्र असतात.

त्यामुळे विमा करता तुमच्या विमा पॉलिसीवर कर्जाची रक्कम वापर करतो. बरं हि बरं झाली अजून एक महती मिळाली हि एल इ सि वर कर्ज काढायला मोकळे आम्ही. हो कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या विमा पॉलिसी संबंधित कागदपत्र बँकेत जमा करावी लागतात.

तर तुम्हाला त्या विमा पॉलिसीवर कर्ज मिळू शकतो.

आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे बँक एफडीवर कर्ज जर तुमच्याकडे एफडी आहे काय तुमच्याकडे काही एफडी वगरे पाच पन्नास लाख टाकलेत काय. अरे पाच पन्नास लाख नाही चालले पण पाच सहा लाख रुपये टाकले बघा एफडी मध्ये. अच्छा तर तुम्हाला त्या एफडी वर कर्ज मिळू शकता म्हणजे जर एफडी सुमारे एक लाख रुपये असेल तर तुम्ही त्याच्यासाठी अर्ज करू शकता एक लाखावर अंशी हजार रुपये कर्ज बँकेने ठरवलेल्या व्याजदरावर बँकेचे व्याजदर दिलाय त्याच्यापेक्षा मात्र त्याचा कर्जाचा व्याजदर मात्र जास्त असतो.

म्हणजे एफडी जर तुम्हाला समजा नऊ टक्के व्याज मिळत असेल तर त्या मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर मात्र जास्त असेल.

बरं चांगला आहे कि मग आमच्याकडे आम्ही पाच लाख रुपये टाकले तर अंशी टक्के कर्ज मिळती म्हणते जर आपण पाच लाख टाकले तर. हो बरोबर आणि रोग क्रेडिट म्हणजे कॅश क्रेडिट मुळे ग्राहकाला बँकेकडून काही रक्कम कर्ज घेण्याची परवानगी मिळते. बँका एखाद्या व्यक्तीला आगाऊ पैसे देतात आणि क्रेडिट कार्डच्या बदल्यात बँकेकडे काही सिक्युरिटीज मागतात कर्जदार दरवर्षी प्रक्रियेचे नूतनीकरण करू शकतो असं ते क्रेडिट कार्ड म्हणजे थोडक्यात क्रेडिट कार्ड वर पण क्रेडिट कार्ड एक कर्जाचाच भाग आहे थोडक्यात.

नाही बाबा आमचा कडे काही क्रेडिट कार्ड नाही आता तुम्ही सांगितले म्हणल्यावर ते पण काढून घेऊ. चालेल चालेल आणि आणखीन एक प्रकारे तो म्हणजे म्युचल फंड किंवा शेअर्सवर पण कर्ज मिळतात शेअर्स .

बर. आपलं तेच माहीत आहे शेअर्स आहेत आपले दोन साखर कारखान्याचे त्याच्यावर मिळेल का कर्ज मग आपल्याला.

म्युचल फंड कशाची खातात ते काय आपल्याला माहित नाही. बरं बरं आणि कर्ज कर्ज व्यवस्थित त्याच्यात काही प्रॉब्लेम नसतो. आणखी काय म्हणताय . बर त्याच्या अर्ज कसा करायचा ते तर सांगा. हा तर कर्जासाठी अर्ज करताना सगळी अस्सल कागदपत्र देण्याची काळजी घ्यायची असते.

तर तुम्हाला बँकेकडून आवश्यक असलेल्या कर्जासाठी अर्ज भरावा लागतो आणि त्याच्यात जी माहिती दिलेली असते ती माहिती मात्र अचूक भरावी लागते नाहीतर तुमचा अर्ज रिजेक्ट रद्द होऊ शकतो.

तर तो क्रेडिट स्कोर पण व्यवस्थित चांगला असला पाहिजे तर तुम्हाला कर्ज मिळू शकतो तुमचे सर्व क्रेडिट रेकॉर्ड सांभाळलं पाहिजे तुमचा जर क्रेडिट स्कोर जास्त असेल तर तुमचा कर्ज अर्ज सहज मंजूर होतो. पण जर तुमचा सिव्हिल स्कोर म्हणजे हा जो क्रेडिट स्कोर कमी असेल तर तुमचं कर्ज नाकारला जाता किंवा तुम्हाला जास्त व्याजदर आकारला जाऊ शकतो.

आणि याशिवाय कागदपत्र म्हणजे जी काय कागदपत्रांची मालिका त्यांना द्यायची असते त्याच्यामध्ये ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा अर्ज उत्पन्नाचा दाखला अशी सगळी काही प्रमाणपत्र त्याच्याबरोबर सादर करावी लागतात.

आणि एकदा का तुम्ही ह्या सगळ्या फॉर्म सर्व कागदपत्र सबमिट केली की मग बँक सर्व तपशिलांची पडताळणी करते आणि व पडताळणी पूर्ण झाल्यावर निकाल समाधानकारक आल्यावर मग बँक तुम्हाला कर्ज मंजूर करते.

अशी ही कर्जाचे म्हणजे कर्ज अप्लाय करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी वापर करण्यासाठी तुम्हाला असा अर्ज भरावा लागेल.

झाली म्हणजे इतक्या प्रकारची म्हणजे शिक्षणासाठी कर्ज मिळते कृषी तर आम्हाला माहीतच होते होम लोन मिळते अजून कार साठी सांगितलं. आणखीन ते सांगा एलआयसी वर पण कर्ज मिळते म्हणता एफडीवर पण कर्ज मिळते म्हणतात बरेच कर्जाचे प्रकार आहे आम्ही तेच बघतेत आम्हला एवढंच एक महती होता होम लोन एक महती होता कार लोन एक महती झाला आणि शेती असल्यावर शेतीवरचा कर्ज आम्ही नेहमीच घेतो बाकी या गोष्टी महतीच नव्हता आम्हला. हो बरोबर आहे आणि तसं पाहायला गेलं तर बँकेच्या भाषेमध्ये पण वेगळे प्रकार पडतात म्हणजे ते म्हणजे शॉर्ट टर्म लोन मिडीयम टर्म लोन आणि लॉन्ग टर्म लोन.

तर शॉर्ट टर्म लोन म्हणजे कसं असतं माहितीये का? की एक वर्षापेक्षा कमी कालावधी.

आणि मिडीयम टर्म लोन म्हणजे एक ते तीन वर्ष किंवा जास्तीत जास्त पाच वर्ष त्याला मीडियम टर्म लोन म्हणतात.

आणि जे लोंगटर्म असतं त्याला मात्र पाच वर्षापेक्षा जास्तीचा काळ जो असतो तो त्या लॉंग टर्म म्हणजे गृह कर्ज असेल तर ते बरेच वेळा लोक पंधरा वीस वर्षा साठी घेतात.

एवढा मोठा लोन घयायचा म्हणजे आम्हला जवळपास चाळीस एक लाखाचा लोन घयायचा ते आता लॉन्ग टर्म मधेच जेवढे निघतात दहा वीस वर्ष पंचिवस वर्ष जेवढे वर्ष जास्त मिळेल तेवढा चांगला आहे. हा आणि प्रत्येक एवढे सारे प्रकार सांगितले पण प्रत्येक कर्जाचा प्रकारासाठी वेगवेगळ्या व्याजदर आहे.

त्याच्यासाठी सारखा नाही म्हणजे पर्सनल लोन जर घ्यायला गेलात तर साडेबारा टक्के सोळा टक्के पंधरा टक्के असे म्हणजे काय काय बँक तर एचडीएफसी बँक जर पर्सनल लोन तुम्हाला घ्यायचा असेल तर साधारण एकरा ते वीस टक्के दार वर्षाला घेता.

त्यामुळे प्रत्येक लोनचे जे व्याजदर आहेत ते वेगवेगळ्या आहेत. जाऊद्या का आता व्याजदर असं नका जास्त पण लोन मिळते हे महत्त्वाचं. होतेत आहे म्हणजे भरपूर गोष्टी आहेत सिक्युरिटी लोन आहे प्रॉपर्टी लोन आहे गृह कर्ज भरपूर प्रकार सांगितले तुम्हाला. हो आता काय तेच बारा झाला तुम्ही सांगतलं आता ते बघतो मग ते सगळे बघतो आता ते कागदपत्र काय काय लागतात ते तुम्ही सांगितले तसे. तुम्ही एका आता कागदावर लिहून द्या सर्व प्रकार. म्हणजे मी जातो आता ते आणि बँकेमध्ये करून टाकतो. सबमिट मग उद्याचा जाऊन.

म्हणजे कसं की आमचे होम लोनचे काम होऊन जाईल मग होम लोन झाले की कार लोन पण पाहतो.

तुम्हला पाहजे होता होम लोन आणि कार लोन पण मी बाकीच्या पण कर्जाची माहिती दिली तुम्हला. हो ना आता पोरांची शिक्षण हि चालू आहे तर शैक्षणिक कर्ज पण काढून घेतो आता तुम्ही सोन्याचा सांगितलं म्हणल्यावर दहा-वीस तोळ्या आहे त्याच्यावरही काढतो एफडीवरहि मिळतात म्हणे तुम्ही एल इ सी वरहि मिळतं जेवढा जेवढा शक्य आहे तेवढा तेवढा काढू ना आपण खर्च. एवढं कर्ज काढू नका काय.

चला भरपूर व्यवस्थित माहिती दिली तुम्ही चला आता उद्या बोलू नाहीतर आपण.